मला इथे बस दिसत आहे बस चा कलर लाल आणि काळा आहे बस चा दरवाजा उघडा आहे.

मला इथे बस दिसत आहे बसचा कलर पांढरा आणि निळा आहे मला इथे कार दिसत आहे कारचा कलर काळा आहे रात्रीची वेळ आहे लाइट्स लागलेल्या आहे.

मला इथे महाविद्यालय दिसत आहे आणि महाविद्यालय चा गेट चा कलर पांढरा आणि निळा आहे.

मला येथे महाविद्यालय दिसत आहे महाविद्यालयाच्या बिल्डिंग चा कलर पिवळा आणि लाल आहे महाविद्यालयाच्या बिल्डिंग च्या--

आजूबाजूला हिरवी हिरवी मोठी झाडे आहे दिवसाची वेळ आहे.

मला येथे विद्यानिकेतन चा बोर्ड दिसत आहे आणि त्या बोर्ड चा कलर पांढरा आणि आकाशी आहे.